मित्रांनो नुस्त आरोग्य म्हणजे शरीरच सुदृढ असणे असं नाही तर आरोग्य म्हणजे अं माणसाचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे तीनही पैलूंनी जर व्यक्ति सुदृढ आणि सक्षम असेल तर त्यालाच आपण आरोग्य म्हणता येईल. शरीर जरी सुदृढ असल आणि माणसाचं मानसिक आरोग्य म्हणजेच तो व्यक्ति एखाद्या चिंतेमद्ये किंवा एखाद्या अह अं न्यूनगंडा मध्ये म्हणजेच स्वतः कमकुवत समजत असेल

की सामाजिक आरोग्य हे तेवढच महत्वाचं आहे जर आपले संबंध समाजामध्ये जर चांगले असतील तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो जर समाजामध्ये आपले वादग्रस्त वातावरण असेल आपले सर्वांशी संबंध बिघडलेले असतील तर त्याचा नक्कीच आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो म्हणजेच मित्रांनो आरोग्य हा खूपच महत्वाचा POINT आहे आणि ते सुदृढ आणि सक्षम ठेवणं हे प्रत्येकासाठी तेवढच गरजेच आहे मित्रांनो यामध्ये मग आपण शारीरिक आरोग्य बघू शारीरिक आरोग्य जर उत्तम किंवा चांगल ठेवायच असेल तर व्यक्तीला रोज व्यायाम आहार व्यवस्तीत घेण त्याचप्रमाणे अं वेळच्या वेळी जेवण झोप घेण विश्रांती घेणं ह्या सर्वच गोष्टी चा अंतर्ग त्यामध्ये होतो शारीरिक आरोग्यामध्ये आपण खाणारे अन्न पदार्थ यावरही भरपूर प्रमाणावर depend आहे शारीरिक आरोग्य कारण आपल्याला आवश्यक असणारे घटक calories carbon hydrets proteins असे अन्न घटक आपल्याला आहारातूनच मिळत असतात मग आपण जर शुद्ध शाकाहारी असेल तर आपण अं मांस मासे अंडे खाऊ शकत नाही आणि आपल्याला जर शरीरामध्ये काही vitamins ची किंवा काही protien किंवा carbon hydraits किंवा calcium यांसारख्या अनेक आह ह्यांची जीवन सत्वांची vitamin ची शरीरामध्ये कमतरता भासली तर आपण मग ते आरोग्य शाकाहारी माणूस कसं सुदृढ ठेवील कसं त्याला maintenance करता येईल याकडेही लक्ष देणं तेवढच गरजेच आहे प्रत्येक जण मांसाहार करत असेल हे नाही आहे बरेचशे व्यक्ति हे शुद्ध शाकाहारी आहेत मग त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी आहारामध्ये दूध घेणं रोजच्या रोज एक फळ खाणं त्याचप्रमाणे अं हिरव्या पालेभाज्या भाज्या निवडून न खाता शक्यतो भाज्या शिजवताना हिरव्या भाज्या जास्त न शिजून देणे डाळी वैगरे शिजवतांना त्यावर झाकण ठेवणे असे तश्या गोष्टींचा आपण यामध्ये आंतर भाव करू शकतो यामुळे देखील आपले आरोग्य म्हणजेच शारीरिक आरोग्य mantainance करण्यासाठी थोडी मदत होईल त्याचप्रमाणे मित्रांनो अं शारीरिक आरोग्यामध्ये आपण व्यायाम व्यायामाला ही तेवढच महत्व देणं गरजेच आहे कारण व्यायाम जर रोजच्या रोज केला तर व्यक्तिच स्नायू बळकट होतात आणि व्यक्तिच हाडे मजबूत होऊन अं आंग दुखी पाय दुखी यांसारखे आजार कंबर दुखी पाठ दुखी यांसारखे आजार त्याला होत नाहीत मित्रांनो अं यासाठी प्रत्येकाला स्वतः च आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणं तेवढच गरजेच आहे मग यामध्ये आपण जास्त वेळ जरी नाही देऊ शकलो

तरीही आपलं heart व्यवस्तीत चालण्यासाठी मदत होईल रक्ताभिसरण व्यवस्तीत होईल fresh वाटेल म्हणजेच मानसिक आरोग्य देखील त्याबरोबर आपल चांगल राहील यासाठी देखील आपण व्यायाम करणं तेवढंच गरजेच आहे मित्रांनो बाराशे सूर्य नमस्कार असतात परंतु तेवढ करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं

मग त्यांना आरोग्य हे खूप उत्तमच लाभलेलं होत आपल्याला एवढ तर होणार नाही कारण आपल्याला तेवढा वेळही नाही आणि तेवढा आपल्याला उल्हासही नसतो व्यायामासाठी मग सकाळी लवकर उठावं लागतं आणि main म्हणजे तिथंच आपण कंटाळा करतो सकाळी लवकर उठणं प्रत्येकाला कंटाळवाणं वाटतं सगळ्यांना रघी मध्ये झोपून आंथरूनामधून उठणं खूप अशक्य किंवा नकोसं वाटतं मग अश्या वेळी मित्रांनो आपण अं त्याकडे आळसाला दूर सारून मग आपण आपले आरोग्य चांगल ठेवण्यासाठी थोडेसे कष्ट करणे म्हणजेच सकाळी लवकर उठून त्या आरामाला बाजूला सारून लवकर उठून आपण बाहेर फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं हे देखील गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये आपण हातचे डोळ्यांचे मानेचे अं कंबरेचे हाता पायांचे यांसारखे विविध व्यायाम करू शकतो आणि विविध व्यायाम करून आपण आपले आरोग्य किंवा स्नायू हाडं मजबूत ठेवण्यासाठी थोडासा हातभार लावू शकतो मित्रांनो

तर घरामध्ये त्या व्यक्तीची किंमतही कमी होते कारण नेहमीच आरोग्य जर उत्तमाचं नसेल तर अशी व्यक्ति नेहमीच आजारी पडते आणि आजारी व्यक्तींचा प्रत्येकाला कंटाळा येतो आणि जी सुदृढ व्यक्ती आहे सदा सर्वकाळ कार्यरत आहे अशी व्यक्ती प्रत्येकाला हवीशी वाटते मित्रांनो आजारी व्यक्तींची सेवा करून करून थकून जातो त्यामुळेही त्यांची मानसिकता

जर आरोग्य चांगलं असेल तर सगळं जीवनचं चांगल राहील यासाठी आरोग्याकडे तेवढचं लक्ष देणं गरजेच आहे यामध्ये आपण बघतो स्त्रियांच शरीर जास्त करून आजारी किंवा निरोगी नसत कारण स्त्रिया काही स्त्रिया खूपच आराम करणं शरीराचा व्यायाम न करणं घरकामासाठी

अं विविध आजरांचा सामना करावा लागतो मित्रांनो मग यामध्ये हातपाय दुखी उठण्या साठी बसण्या साठी त्रास होतो fats वाढून मग अश्या व्यक्तींना अंगदुखी डायबेटीज असे अनेक आजार होतात आणि आसे व्यक्ती मग आजारांना आमंत्रण देत असते म्हणून व्यायाम हा स्त्रियांना जास्त गरजेचं आहे पुरुष्यांपेक्षा त्याचप्रमाणे आपण बघतो काही काही ठिकाणी स्त्रिया ह्या घरातील सगळ्या member ला पोटभर अगोदर जेवण वाढणं आणि नंतर आपण खाणं उरलेलं अन्न यामुळे मग स्त्रीयांना ती सगळे पोशाक तत्व मिळतील असेही काही होत नाही यामुळे स्त्रियांकडे जास्त लक्ष देणं गरजेच आहे प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या आरोग्याकडे तेवढचं लक्ष देणं गरजेच आहे कारण स्त्रीच घरामध्ये एक अशी असते की ती घरातल्या लहान लेकरांपासूण मोठया माणसांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत असते मात्र तिच्या आरोग्याची काळजी कोण घेणार मग तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मित्रांनो तिला स्वतः कडे लक्ष देणं तेवढचं गरजेचं आहे मित्रांनो अह स्वतः च आरोग्य जर उत्तमाच राहिलं तर ती सगळ्या FAMILY चे आरोग्य चांगलं ठेऊ शकते त्यासाठी तीच आरोग्य महत्वाच आहे तीचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर ती घरातल्या FAMILY चं आरोग्य चांगलं ठेऊ शकते आणि तीच जर आजारी राहिली तर मग तिच्या आरोग्याकडे कोण लक्ष देणार तिला कोण बघणार मित्रांनो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतः कडे लक्ष देणे तेवढच गरजेच आहे स्त्री सुदृढ तर परिवार सुदृढ असा भाग होईल परंतु

animiya हा problem आपल्याला आढळून येतो कारण त्यांना पाहिजे ते हवे तसे vitamins मिळत नाहीत आणि त्यांच्या शरीराच्या पोशक तत्व त्यांच्या शरीरामध्ये सारखे main stain cycle हे बदल हे सतत होत असतात आणि हे बदल maintain करण्यासाठी भरपूर प्रमाणात calories उष्णता अशक्ती यांसारख्यांची आवश्यकता स्त्रियांना भासत असते परंतु तिचा आहार व्यवस्थित नसेल तर तिला ANIMIA सारख्या आजारांना सामोरं जाऊन तिला मग अस्वस्थपणा येणं थोडजरी चालल तरी दम लागणं अं थोडजरी काम केलं तर थकवा येणं डोळ्यासमोर अंधाऱ्या येण यांसारख्या अनेक आजारांना तिला सामोरं जाव लागत मित्रांनो म्हणून स्त्रियांना स्वतः च्या आरोग्याकडे खूपच लक्ष देणं गरजेचं आहे स्त्री ही बाकीचयनच्या आरोग्याकडे लक्ष देते मात्र स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघू शकतो बरेचशे लोक मानसिक आरोग्याने देखील ग्रस्त झालेले आहेत ज्यांना असं आज दुसऱ्यांशी मन मोकळ बोलता येत नाही किंवा जी व्यक्ति संगळ्यांशी मन मोकळ राहत नाही अश्या व्यक्तींच्या मनामध्ये बरेचशे विचार असतात आणि हे विचार त्यांच्या मनावर सतत घात करत असतात कारण ते आतल्या आतच त्यांना गुदमरल्या सारखं होऊन ते भुंग्यानसारख त्यांना पोखरत असतात

आह त्यांच्याशी संवाद साधनं त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते जाणून घेणं आपले विचार त्यांना सांगणं काही त्यांच्याकडे कमकुवत पणा असेल किंवा त्यांना स्वतः बद्दल काही आह अं कमीपणा वाटत असेल तर तो दूर करणं त्यांची समजूत घालणं त्यांच्या समस्या सोडवणं यासारखे प्रयत्न आपण केले तर नक्कीच आपण त्यांनाही मानसिक आरोग्यापासून

मदत करणे ही संगळ्यांचीच गरज आहे अश्या पद्धतिने आपण आपल्या आरोग्या बरोबरच घरातील प्रत्येक कुटुंबातील सदश्याचं आरोग्य चांगल राहील सगळी कडे लक्ष देणं तेवढच गरजेच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघतो की म्हाताऱ्या माणसाचं देखील आरोग्य वय झाल्यामुळे बऱ्याचश्या प्रमाणात खालवलेलं असत त्यांना मानसिक रित्या बऱ्याचश्या गोष्टी खटकत असतात कारण त्यांना जो तरुण वयामध्ये जो घराचा main असण किंवा अं जे घरातले निर्णय हे सगळं त्यांना मान हा मिळत असतो हा वय झाल्यानंतर त्यांना तो मिळत नाही म्हणून अश्या व्यक्तींशी घरातल्या प्रत्येकाच कर्तव्य आहे

सदस्यांचा त्याचप्रमाणात समाजाचं ही आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत करू शकतो म नंतर याचा परिणाम असा होईल की समाज हा समाज हा आरोग्य प्रधान होईल आणि आरोग्य जर संगळ्यांचच उत्तम असेल तर प्रगती ती उत्तमाची होईल म्हणजेच आपल्या गावचा किंवा आपल्या गल्लीचा विकास होण्याला कोणीही मागं ओढू शकत नाही

किती गरजेचं आहे आणि हे संगळ्यांच आरोग्य चांगल ठेवण हे प्रत्येकाची एकाच व्यक्तीची आवश्यकता किंवा गरज नसून ही प्रत्येकाची गरज आहे आणि सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करून सगळ्यांनी प्रत्येकाचं आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत करणे आणि समाज हा आरोग्यदायक बनवणं गरजेच आहे Hii.

Carrier चा काय विषय मंग तुझा? काई carrier च माझं त काई carrier च काई समजतच नाई carrier माझं carrier त लई अवघड चाललंय आपलं. कस काय रे, काय झालंय carrier च? आपलं मुलांचं carrier च लई problem असत रे. आपलं बघ ना, असच आपल्या मुलांचं carrier असणारे. त्यांचं carrier तरी आपल्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे. नाई अरे आपल्या मुलांचं नाई म्हणत मी. आपलंच म्हणतोय. आणि मुलींच-मुलांचं carrier च बोलतोय रे. आपल्या आपल्या मुलांचं आणखी, आपलं जव्हा carrier होईन तव्हा आपल्याला मुल होतीन. नाही त आपल्याल कोण देनारे मुलगी तरी.

हा नैतर मग आपलं carrier कडचं बघत बसायला लागेन आपल्या स्वतःच. आपले आपलं सोडून आपल्याल दुसऱ्याचे carrier बघाव बसत लागतील मग. हा ना लहान पनी मस्त होतं रे काई carrier च tension नाही काई नाही. हा ना राव लहान पनी कदम लहान पनी काय tension च नाही. आरामात खेळायच बीळायच. ऊठायच शाळेत जायचं यायच. हा ना जव्हा लहानपणी school मध्ये जायचो तेव्हा माहित नव्हतं एवढं. लहानपणी असं वाटायचं कि लवकर आपण मोठं मोठाल्याची life भारी ए. मोठं झालं का, पैशे भेटीनं आपल्या मनासारखं कितीही म्हणन तेव्हडे पैशे भेटतीन. अन खर्चायला असं न तस. आणि आता वाटत लहानपण बरंय. हा ना. जव्हा लहान होतो तव्हा वाटायचं नाई का college मधी भारी school मधी व्हतो तव्हा वाटायचं college मधी भारी. college मधी गेल्यावर त वाटत होत,

आता responsibilities वाढल्या त्याच्यामुळ वाटत आपल्याला लहानपणच भारी होत. फक्त एक महिना राहिला आपला आता. एक महिन्यानंतर काय आपण म्हणजे direct आपल्या आपल्या खांद्यावर तेवढी तेच ना responsibility तस लहानपणी काई tension नव्हतं. खायचं प्यायचं आरामात खेळायचं, बीळायाच, नुसतं फिरायचं. हा ना. आताच आता mummy च्या त्यांच्या आपण room वर राहतोय बाहेर. अन इकडे घर सोडून, म घरच्यांना वाटतय घरचे पैशे पाठवतायत. आपण पैशे खर्चितोय. घरच्यांना वाटतंय लागलेच ए मुलं job ला. चांगला अभ्यास करतायत. पण म असं try करतो पण आता, हा बाया तुला झापताय तुला दुसरेच झापताय.

ते carrier वर तर कसलंच focus नाई. काय एवढे classes ते केले. Tenth ला किति percentage होते तुला?

दहावीपर्यंत ला होतो.

आष्टी हि इकडची कड आष्टी?

असं कुठे जामखेडच्या समोरची ना?

अरे तुला माहितीय का? चौथी पर्यंत ए ना मी गावावर होतो माझ्या बरं का.

चौथीपर्यंत. म पाचवीला कड्याला आलो.

सातवीला इथं आलो. सातवी, आठवी, नववी, दहावी आष्टीला होतो. असय का. तुला एक माहितीय का? मी आतापर्यंत जेवढे अं school केलेलेयत ना, मी हाये ना दोन वर्षाच्या वर हाये ना कोणत्याच school मध्ये नाई राहिलो.

तर एक ची शाळा म्हणून ए. तर त्या शाळेमध्ये हाये ना, पहिली दुसरी काढली. तिसरी-चौथी हाये ना, जे main मराठी school ए ना. तिथं हाये ना तिथं चौथी काढली. आणि त्याच्यानंतर हाये ना, पाचवी-सहावी, High school मध्ये काढली. मुंबादेवी high school मध्ये. समजा तीन-तीन वेळेस college बदललं. फक्त दोन-दोन वर्ष राहायचा. पुन्हा सातवीला हाये ना. हा. पुन्हा सातवीला हाये ना, first time गाव सोडलं. तेव्हा सातवीला कुठं गेलो. अं इथं,

मी पण घरी म्हणलो सोडायची. पैठणला जायचंय म्हणलं शिकायला. तर पाटेगावच सोडलं. आणि सात सातवी मध्ये सगळ्यांनी असा धोका दिला माहितीय का. मी एकट्यानेच शाळा सोडली. सगळे त्याच को शाळेत राहिले. आणि एकटीनेच शाळा सोडली. मी गेलो पैठणला. तू hostel ला होता का तिथं? नाई सातवीला ए ना येऊन-जाऊन करायचो. आणि आठवीला नाई का hostel ला राहिलो होतो. Private hostel होत.

हा भो काये? हा दोन म्हणजे असं परीक्षा देलती. त्याच्यामध्ये माहितीये का हाये ना ते तीन-चार असतात ना एक विशेष योग्यता म्हणून. तर पहिल्या परीक्षा नाही का आणि दुसरं परीक्षाल नाई का विशेष योग्यता दोन परीक्षा द्याल लागते. त्या गायनाच्या जर सहा परीक्षा दिल्या ना तर मंग एक असं शास्त्रीय गायन गायक म्हणून हाये अशे पदवी लागत असेल.

अरे ते आमचे sir होते ना इतके मस्त होते. अं हे नाई का मराठवाडा area मध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अक्खे famous ए ते. सदानंद सदानंदजी गुरुजी म्हणून.

तू continue करायचं का? अरे continue करायचं होत पण काय problem झाला माहितीय का. आठवी-नववीला ए ना ते काय विषय झाला जे ज्यांचं hostel होत ना. तर त्यांचे जे गुरु होते ना अं ते हाये ना नगरचे होते बरं का.

अं नगर नगरचे नाई sorry पुण्याचे. इकून असेल तू. ते गायकवाड गुरुजी माहितीय का तुला?

ती कार्तिकी गायकवाड. आली होती ना college ला आमच्या. हा इकून ए तू कार्तिकी गायकवाड?

हा right तीच-तीच-तीच हा पुण्या पुण्यामध्ये ती famous होती. अं तीच कार्तिकी गायकवाड चे papa बरं का म्हणजे ते कल्याणची गायकवाड, ते एत ना ते ते हाये ना आमच्या बरोबरचे जे हे होते, गुरुजी होते. म्हणजे ते त्यांच्याकडून classes लावले होते. त्यांच्याकडून शिक्षण घेतलेले होत. अरे continue करायला पाहिजे होत तू. ते तरी भविष्यात काही तरी झालं असतं. हा ना अरे पण विषय काय झाला माहितीये का? ते अं ते जे व्हते ना ते काय केलं. अं ती जागा जागा जी व्हती ना ती तींची होती बरं का. कल्याणजी कल्याण गुरुजींची जागा होती. आणि जे चालू हे होते सदानंद गुरुजी पण कस होत. माणसाचं हाय ना असं आपसासत भांडण व्हते ना. म्हणजे असं बाकीच्यांनी हाये ना अशी लावालावी करून त त्याहीचे भांडण झाले. तर मंग त्यांनी त्या दोन गुरुजींना ए ना अचानक असं रात्री ए ते हाये ना खाली करून टाकली ती जागा. मंग ते आम्ही, ते सदानंद गुरुजींची जागा होती. त्यांच्याकडे विद्यार्थी होते म्हणजे त्यांच्याकडे असं छोटंसं room करून स्वतःची नाई का तिथं चालू करायला पाहिजे होत. असं बंद नको करायल पाहिजे होत. नाई नाई जागा कल्याण गुरुजींची होती अन ते बांधकाम होत ना ते सदानंद गुरुजींचं होत.

संगीत शिकायला जर तुम्ही होते ना अशे बरेच मुलं असतीन ना?

Direct बंद नको करायला पाहिजे होत. दुसरीकडे पण चालू करायला पाहिजे होत. अरे म्हणजे बंद त्याने नई केलं पण मी केलं माहितेय का. आता त्यांचे औरंगाबादला ए ना त्यान्ला classes घ्य्यासाठी regular जावंच लागत होत माहितीय का. तर, मंग तेंच म्हणणं असं आलं कि मी इकडेच ए ना अं आता औरंगाबादलाच classes घ्यावे लागतील मग मी directly औरंगाबाद ला shift. त्यांना ए ना तिथून तीन वेळेस औरंगाबादला जायला लागत होत. तीन classes व्हायचे हफ्त्यातून त्यांना. त्यान्ला ए ना शंभर ते शंभर मुलं राहायचे माहितीये का औरंगाबादचे. तर संगीतचा classes कसा असेल एक हजार रुपये असतील महिन्याला. एक हजार रुपये होते त्या time ला एक हजार. आणि फक्त महिन्यातून फक्त ए ना चार classes होता. हफ्त्यातून एक class. म्हणजे चार classes तर त्यांना ए ना असं शंभर एक पोरं होते ना त वेगवेगळे class घ्यायचे ना ते तर हफ्त्यातून दोन-तीन वेळेस जायल लागायचं.

मी त्यान्ला त्यान्ला वाटलं म्हणजे पैठणहून इथून इकडून जण-येन करोसतेवर directly मंग ते याला shift झाले. औरंगाबादला shift झाले. हा तिकडं पण classes घेता चालू केले असतील त्यांनी. हा मंग तिकडं classes केले त्यानं. मंग आमचं आमचं कस झालं मंग आठवी-नववीला दोन वर्ष, तुला सांगितलं नाई का मी. कोणत्यापन college मधी एक-दोनच वर्ष राहिलो. मंग आठवी-नववीला ते संपला ना विषय. मंग hostel बंद केलं.

तुझ्या carrier मध्ये बरचस फिरलाय तू आतापर्यंत. हा ना यार ते जे अं तिथे chance होता मला बघ carrier करायचा. संगीत मधी carrier करायचा chance होता. मी तीन गोष्टीमधी carrier च chance सोडली बरं का. म्हणजे आता तिथे एक carrier केलं असत. तर पण काय तिथं, असा problem झालयामुळे म विषयच सुटला बरं का. त्यानंतर शाहू शाहूबा ला गेलेलंय का तू?

तर शाहुबा ला पण हाये. एक असं संगीत च private hospital होत बरं का. हा तर ते हाये ना महेश हरवणे म्हणून त्यांचं होत. तर तिथं-तिथं एक वर्ष राहिलो बरं का. तिथं त्यांची fee पण ते सगळं भारी. High होत पण भारी होत सगळं सोयीसुविधा. तिथं एवढं strict warning होती. तिथं तर हाये ना चार वाजता उठलं सकाळी अभ्यासाला का मंग directly हाये ना हे करायचे. अं गर पाण्याखाली अंघोळ करायचे. अक्ख्या हिवाळ्यामध्येपण.

एवढं चार वाजता उठून हाये ना जर अंघोळ नाई केली ना तर मंग directly तिकडं हे काय म्हणता. पण,

हा direct थंड पाण्याच्या नळाखाली उभं राहायचं. जर late उठले ना,

काय-काय? Timing उठलं तर गरम पाण्याने अंघोळ करायची आपली normal. हा. मंग तुम्ही हा म्हणजे सहसा होत नाई ना असं. कोणी त्यान्ला जास्त कष्ट घ्यायची गरज पडत नव्हती. ते एकदा सवय लावली कि मंग काय continue ती सवय होती. तिथं तिथं आमचा study पण कसा घ्यायचे माहितीये का? एक notebook द्यायली होती त्याहींनी. त्यात काय करायचं होत. दररोज हाये ना दोन question लिहायचे. एक पाढा लिहायचा. पाढा फक्त limited च होता बरं का. पाढा लिहायचा.

म्हणजे तुला general knowledge मध्ये पण जरा हाये knowledge हाये का नाई? हा. तेच general knowledge मधलं पण knowledge हाये. म्हणजे इतिहास अन भूगोल चे, अशे हाये ना दररोज दोन-दोन question तू विचार कर ना. वर्षभर अशे दोन-दोन question जर पाठ केले daily. एकतर असं होत. एक दिवस जरी खाडा सुटला ना. तर एक-एक question चे दहा छड्या होत्या दहा. अशा exam दिलेलाय का नाई मंग? नाई प्रवेश भरतीच्या exam चा कधी try नाई केलाय बरं का. क केला असता समजा कारण कि social science असं तोंडपाठ होत. जेव्हा आपला board चा paper आलता ना social science चा,

अरे ते question मी म्हणतो अरे दहा-दहा वेळेस. कस होत माहितीये का एक त नियम कसा होता. जर तू आज आजच जे हाये ना दररोज class घेणार बरं का. Class मध्ये तुला आठशे question मधून एकदम तोंडपाठ, perfectly म्हणून दाखवायचे. न कुदता ते पण हा. थोडासक असं excellent type मध्ये म्हणजे तुला समजून पण दाखवायचं दाखवायचं ते question.

मंग ते तस करायचे. तर ते हाये ना हे काय काय करायचे माहितीये का. जर चुकला ना तर दोन तस पण मी हाये ना already hostel वर होतो तर मला अभ्यासाची त्याची सवय होती. त्यामुळे हुशार त होतोच मी. मला आधी लिहायला, आजवर ते पुस्तकातून सापडायला पण लागत असतीं question नाई का?